इथं खूप सारे जंगल मोठं आहे आणि रस्ता आहे नदी आहे झाड आहे टॉवर आ --

दोन मुले आहेत एक मॅडम आहे.

छान नजारा आहे टाकी आहे.